ते मिस्त्री लोकं काम करत आहेत.

अँगल सिमेंट सीट नाली सीट पाईप फिटींग हार्डवेअर व सॅनेटरी --

खूप सारे टप वगैरे ठेवलेले आहेत कॅटल्याही लटकवलेल्या आहेत आणि पाईप वगैरे लटकवलेले आहेत.

दान असे लिहिलेलं आहे इथे आपण दान करू शकतो खूप छान मंदिर वाटत आहे.

हे एक रेस्टॉरंट आहे आणि इथे सगळ्या प्रकारचं व्हेज आणि नॉनव्हेज जेवण--

सगडे मुलं छान डान्स करून राहिलेले आहे आणि स्टेज ला खूप छान सजवलं पण आहे.

काही मुलांनी व्हाईट ड्रेस घातलेले आहेत आणि काही मुलांनी सैनिकाच पोशाख घातलेला आहे.

सारे दिवे लावलेले दिसतं आहेत सगळे दिव्याची वाती पेटत आहे.

हे एक मंदिर आहे मंदिर दिसायला खूपच सुंदर वाटत आहे मंदिर काड्या रंगाच बनवलेलं आहे.

नमस्कार करून त्या मॅट वर उभे दिसत आहेत खूप मोठी आणि पॉश झुम्बा क्लास दिसत आहे.

खुप मोठं स्टेडियम दिसत आहे स्टेडियम मध्ये खूप सारे लोकं बसलेले दिसत आहेत.

अवतीभवती खूप सारे लोकं फोटो काढत आहेत.

समोर एक खूप मोठी बिल्डिंग दिसत आहे बिल्डिंग च्या समोर दोन मोठे मोठे टेम्पो ठेवलेले आहेत.